आता लोकसंख्ये संदर्भात होणार फायदा आणि दारिद्र्य स्तरामध्ये होणारी घट तिच्यामुळे काही comparison तुम्ही लावू शकता का तर definitely दारिद्यच्यास्त्रामध्ये घट हे तर उत्तर येणार नाही म्हणजे लोकसंख्या संदर्भात फायदा होतोय पण दारिद्या मध्ये घट झाल्या मुले होतोय का तर नाही त्याच्या हा option Direct Elimainted होतो व हा option elimited होत असलं तर तुमचा क option जातोय त्यानंतर दोन Number OPTION Definetily जाणार चार Number option Defintily जाणार म्हणजे बरोबर काय असणार आहे A option किंवा Koption याचा मध्ये बरोबर असणार आहे म्हणजे त्यात ल अ इथपण Common आहे इथपण Common आहे म्हणजे जन्मदरात घट Definitily असणार आहे म्हणजे लोकसंख्या संदर्भात होणारा फायदा ज्या नंतर आता घाटा मुळे होतो आता प्रश्न असा होतो की सरासरी आयुर्मानात सुधारणा हा घटक त्याच्या मध्ये तो का तर सरासरी आयुर्मानात सुधारणा झाली तर लोकसंख्ये संदर्भ मध्ये भारताला Definitily फायदा होणार आहे त्यामुळे उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक

End पुढचा प्रश्न आहे की जागतिक लोकसंख्या अनुमान दोन हजार सतरा नुसार सध्याच्या भारत चीन यांच्या लोकसंख्यावाढी च्या दरा नुसार भारत सर्व जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीन ला मागे टाकण्या ची संभाव्यता कोणत्या वर्षाच्या एक विचारलं होतं मी ते Cover करतोय तर लोकसंख्या जगती वाडी लोकसंख्या अनुमान दोन हजार सतरा ला Declare केलं तेव्हा असं म्हटले होते की भारत आणि चीनच्या लोकसंख्येत Compariosn करताना भारत चीन ला मागे टाकून जगातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्या असलेला देश बनल अस संभाव्यता कवचीत Declare करण्यात आला होता त्या अनुमाना मध्ये अशा Topic वर सुद्धा प्रश्न विचार ला जातो

असं सांगण्यात आलं तर मला दोन हजार चौवीस ही लक्षात ठेवा लोकसंख्या वर असा एक प्रश्न अनेकदा विचारण्यात आला होता त्यानंतर भारता ची लोकसंख्या किती आहे याच्यावर बराच वेळा प्रश्न आले ला आहे एकशे एकवीस point zero दोन हम्म कोटी तर याचा वर सुद्धा असा प्रश्न विचार ला होता तर तो even Simple असल्यामुळे आपण ते Details मध्ये जास्त प्रश्न घेतलेले नाही कारण तो एकदम सोपा होता त्यानंतर प्रश्न विचार ताना बरीचशी प्रश्न विचारले की आपल्या ला समजलं पाहिजे दोन हजार अकरा च्या जनगणने नुसार भारता ची लोकसंख्या किती तर दोन हजार एक च्या जनगणने नुसार किती होती एकशे दोन कोटी होती हे लक्षात ठेवा अकरा च्या जनगणने नुसार एकशे एकवीस कोटी म्हणतो एकशे एकवीस point zero दोन असं Consider केले जात म्हणजे generally घेताना स्टेट बोर्ड मध्ये पण देताना पण असाच दिलं एकशे एकवीस पॉईंट zero दोन. नंतर हे एक लक्षात ठेवा भारता मध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश मध्ये आढळते महाराष्ट्र मध्ये सुद्धा नऊ पॉईंट एकोणतीस टक्के भारताच्या लोकसंख्ये तुम्हाला पाहायला मिळते हा एक Point आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा Point होता त्याच्या वर एक प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधी मध्ये भारताचा जो लोक, भारतातील लोकसंख्या वृद्धीदर आहे तो किती टक्के होता तर Exactly figure सांगायची झाली तर ती सतरा point चौसष्ठ टक्के होता, दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधी मध्ये भारतातील लोकसंख्या चा वृद्धी दर किती होता दर हजारी, तर दर हजारी सतरा point चौसष्ठ म्हणजे सतरा point चौसष्ठ टक्के होता असं म्हटलं जातं हा एक Point आहे कि ज्याच्या वर तुम्हांला लक्ष देणं गरजेचं आहे आणि दोन हजार अकरा नुसार सर्वात कमी वाढ नागालॅंड मध्ये तील सर्वाधिक वाढ ही दादर नगर हवेली मध्ये होती त्यानंतर असा एक प्रश्न होता की लोकसंख्या संक्रमणा च्या दुसऱ्या टप्प्या मध्ये काय होईल जन्म दर जास्त असणार मृत्यूदर वेगाने घटनार, म्हणजे त्याच point वर प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याच्या वर तुम्ही आपण थोडे Focus केले आहे म्हणजे या Lessson मधून मी काय केले ला आहे तर लोकसंख्या Topic असणारी महत्त्वाचे प्रश्न तिथे Discussion केले आहे दोन point तुम्हाला focus करायचा लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे कि ज्यांनी detail मध्ये तुम्हाला यामध्ये समजावून सांगितले आहे लोकसंख्या दोन एकूणशे छ्याहत्तर त्याच्यावर थोडासा focus करा आणि काही Logical प्रश्न कसे सोडवतात ते मी तुम्हाला यामध्ये समजावून सांगण्या चा प्रयत्न केलेला आहे I Hope हे Lesson तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर Like करा तुम्ही अजूनही माझा Channel ला Subscribe असेल तर नक्की करा. LESSON आवडले तर तुमचे मित्र ना नक्की Share करा आता दारिद्र्याचे प्रमाण मोजण्या साठी, किंवा आपण गरीबी म्हणतो तर दोन Concept आहेत पहिली असते ती म्हणजे सापेक्ष दारिद्रय़ आणि दुसरी Concept आहे ते म्हणजे निरपेक्ष दारिद्य सापेक्ष दारिद्रय़ म्हणजे काय ते जेव्हा जे कधी गरिबी असता जे आकलन केले जातं तर हे तुलनात्मक दृष्ट्या केला जातं म्हणजे, काय केलं जाते याच्या मध्ये देशातील काही लोकसंख्या एक गट तयार केला जातो आणि त्या गटाला त्या सोबत इतर लोकसंख्ये ची तुलना केली जाते आणि त्यानुसार जे दारिद्र्या चे मोजमाप केले जाते तर त्याला आपण स्थापेक्षित दारिद्र्य असं म्हणतो. म्हणजे ह्याच्या मध्ये काही प्रश्न होत तर तुम्हाला संपत्ती, उत्पन्न त्याचा उपभोग या मधली जी असणारी जी विषविथरणा मधली जी असणारी विषमता आहे ना यामधून स्पष्ट होते त्यामुळे सापेक्ष दारिद्य महत्व्वाच आहे त्याच्यासाठ दोन Concept येतात एक म्हणजे Law range वक्ररेषा आणि दुसरे म्हणजे गिनी गुणवं, म्हणजे माझी उत्पन्नातील विषमतेचे प्रमाण वितरणतील विषमताचं प्रमाण

कमीत कमी असल्याने उभवकस्थ निश्चित केला जातो म्हणजे कसं नियोजन आयोगा च्या मते जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागा मध्ये एका व्यक्ती ला प्रतिदिन किती Calorie असणं गरजेचं होतं आणि शहरी भागातील प्रति व्यक्ति किती असणार जर एक विषय एवढा खर्च एवढ्या calorie वर खर्च करू शकत नाही एखादी व्यक्ती तर ती व्यक्ती गरीब आहे असं समजलं जात म्हणजे याला आपण म्हणतो निरपेक्ष तुम्हाला Reletive poverty and absolute poverty असे दोन concept येतात

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना दादाभाई नौरोजी यांनी गरीबीचा मारक ठरवताना कोणता घटक वापरला होता तर फक्त अन्नच घटक वापरला होता कारण त्या काळ ची महत्त्वाची गरज हीच होती आपल्या ला परीक्षात Import काय असतो तर त्या स्वतंत्र पासून भारता मध्ये गरिबी चे मोजमाप केले होतो ना त्यासाठी काही वेळा committee स्थापन केल्या काही वेगवेगळ्या कुत्या स्थापन केली तर त्याचा अभ्यास करून आपल्या साठी गरजेचे आहे त्यात ला पहिला महत्त्वा चा आहे तो म्हणजे पिढी ओझा कार्यघत एकनिशे बासष्ट important काय आहे तर मागच्या वर्षीच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्न विचार ला गेला होता कृपया चा कार्यकर्ता मध्ये काय केलेला आहे तर एकूणशे साठ एकष्ठ मध्ये भारतातील जे शहरी आणि ग्रामीण गरीब लोक किती आहेत याचा अंदाज घेण्यासाठी हा नेमण्यात आलेला हा कार्यगट आहे. या कार्यगटाने काय केलं होतं तर आरोग्य आणि शिक्षण याचा समावेष का अं दारिद्र्य काढताना किंवा गरिबी मोजताना केला नाही कारण ही सर्व जबाबदारी सरकार ची असे गृहीत धरले आणि फक्त अं हा एकच निकष वापरला होता आणि या निकषाच्या आधारे गरिबी तून मोजमाप केलं होतं आणि या कार्यगटाने आणखी मधून ची गोष्ट केली होती म्हणजे

एवढा Consider करून त्याने दरिद्रीच मोजमाप केलं त्यानुसार भारता मध्ये त्यांनी शहरी भागातील calorie आहे तर त्या पैशा तील मूल्य पंधरा ते अठरा रुपये एवढ आणि ग्रामीण भागा मध्ये calorie च पैशांतील मूल्य आठ ते अकरा रुपये असं निश्चित केलं आणि भारतातील त्यांनी दारिद्य मोजलं कधी एकोणीशे साठ एकसष्ठ ची परिस्थिती त्यावेळी भारतातील दारिद्र चे प्रवक्त्यानं चवेचाळीस टक्के आलं फक्त कोणता घटक वापरला होता अन्न हा एकच घटक वापरला होता म्हणजे लोकसंख्ये चा जर विचार केला असता त्या काळ च्या एकूण लोकसंख्ये पैकी एकोणीस कोटी लोक हे लोक दारिद्र्य रेषेखाली त्यांना आढळलेले होते म्हणजे ते पिढी खालील गटातील पहिला Upgradation त्यानंतर दुसरा गट नेमला होता तो होता दांडेकर व रथ गट. दांडेकर व रथ गट यासुद्धा काय केले या गटाने अन्न हा एकाच घटका चा वापर केला आणि प्रतिदिन calorie हाच निकष वापरला आणि सरासरी calorie किती तर बाविशे पन्नास जो All ready पिढी कार्यक्रम वापरला होता तोच निकष वापरून त्यांनी दारिद्राचे मोजमाप केलेला आहे पण त्यांनी दांडेकर काळात काही केलेलं होतं तर ग्रामीण भागा मध्ये वार्षिक किती रुपये आणि शहरी भागा साठी वार्षिक किती रुपये निश्चित केला होता म्हणजे ग्रामीण भागा मध्ये जर तुम्ही दोनशे सत्तर रुपये वार्षिक असं निश्चित करून ग्रामीण भागा साठी हे जे मूल्य अह केलेले होतो म्हणजे शहरी भागा साठी Actually शहरीभागा साठी त्यानी काय केलत दोनशे सत्तर रुपये वार्षिक असा निश्चित केला होता आणि ग्रामीण भागा साठी त्यांनी एकशेऐंशी रुपये वार्षिक असं निश्चित केलंल होतं त्यानुसार दारिद्याच मोजमाप केल तर या कार्यगटातील दारिद्यातील मोजमाप केला असं त्यांना एकूणशे साठ - एकष्ठ मध्ये किती टक्के दारिद्र्य आढळलं भारता मध्ये एकेचाळीस टक्के दारिद्रय़ आढळलं म्हणजे पिढीवोचा चा कार्यगटाला आढळल होत दारिद्य एकेचाळीसटक्के त्यानंतर दांडेकर व त्याना दारिद्य आढळ एकेचाळीस टक्के दांडेकरांनी त्यांनी परत काही केले एकनिशे अडुसष्ठ एकूनसतात्तर मध्ये पुन्हा

शहरीभागामध्ये किती पन्नास भागा असे ग्रामीण भागामध्ये किती हे पाहिलं तर शहरी भाग मध्ये त्यांना पन्नास टक्के आणि ग्रामीण भागा मध्ये चाळीस टक्के आढळलं म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाय चे पहिला कार्यगट होता पीडीओ चा कार्यगट बाविसशे पन्नास calorie प्रतिदिन हा कार्यगट हा निकष वापरला शहरी ग्रामीण असा काही केल नव्हतं एकच गट consider केला तो म्हणजे अन्न त्यांनी दारिद्य मोजल्या त्या वेळी एकेचाळीस टक्के दारिद्य आणलं त्यानंतर दांडेकर यांनी एकूणशे साथ एकष्ठ आणि अडुसष्ट दारिद्र्य मोजलं त्यानंतर त्यांनी सुद्धा अन्ना हा एकच घटक वापरला होतं आणि आह बाविसशे पन्नास calorie प्रतिदिन हा निकष घेतला होता परंतु त्याने दोनशे सत्तर रुपये वार्षिक शहरी भागा साठी आणि एकशेऐंशी रुपये वार्षिक ग्रामीण भागा साठी हे Consider सुरू केलं होतं त्यानुसार त्यांना आढळेल दारिद्य म्हणजे एकनशेसाठ एकसष्ठ ला एक्केचाळीस टक्के आणि एकूणशे एकोणसत्तर सुद्धा एकेचाळीस टक्के शहरी भागा मध्ये त्यांनी पाहिल्या होते तेव्हा त्याना मिळालेले दारिद्य पन्नास टक्के ग्रामीण भागा मध्ये आढळते चाळीस टक्के तर पहिले दोन point OK त्यानंतर तिसरा कार्य तिसरा कार्यगत तिसरा कार्यगट आहे तो म्हणजे हे तो म्हणजे BS मिनास कार्यगत कोणता कार्यगट आहे BS मीनास कार्यगट आता BS काही कार्यकर्त्यांनी काही केलं एकूणशे एकसष्ठ यांनी च्या किमती या त्यानी हजार आधारभूत मानल्यास किमान जीवनमानासाठी शहरी भागा मध्ये प्रति व्यक्ति किती रुपये consider केलंय शहरी भागा मध्ये

तर त्यांना आढळले लं दारिद्रय़ होतो पन्नास Point तर त्यांना आढळले लं दारिद्रय़ होतो पन्नास point सहा टक्के हे लक्षात असुद्या म्हणजे तुम्हाला या दोन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे BS मिना से नी काही केलं तर तेवढ लक्षात घेऊन BS मिना ने यांनी दोनशेचाळीस रुपये प्रति दिन प्रति व्यक्ती प्रति वर्षी शहरी भागा मध्ये आणि दोनशे रुपये ग्रामीण भागा साठी प्रति व्यक्ती प्रति वर्षी मधलं

काही मह्त्वाच्या गोष्टी ठरवल्या. पि के वर्धन यांनी प्रतमतः शेतमजुरांसाठी शेतमजुरांसाठी किंमत निर्देशकांचा वापर करता ची पातळी तसेच महागाई ठरवण्या साठी त्यांनी केलेली होती आता आणि ग्रामीण भागा ची खर्चाची पातळी पंधरा रुपये आणि शहरी भागा साठी खर्चाची पातळी निश्चित करून एकूणशे अडुसष्ठ एकोणसत्तर मध्ये दारिद्य मोजलं आता पिके वर्धन यांचा आढळेल दारिद्य जर बघितलं तर ग्रामीण भागा मध्ये त्यांना चोपन्न टक्के आढळेल आहे आणि शहरी भागा मध्ये एकेचाळीस टक्के आढळले हा Point झाला. त्यानंतर येतात मॉन्टे सिंग अहलुवालिया हा मोन्टीन्ग सिंग अहलुवालिया यांनी काय केलेलं होत

तर या कार्यगटाने एकुणिशे छप्पन्न सत्तावन्न ते एकुणिशे त्र्याहत्तर चौर्‍याहत्तर हा एक कालखंड निवडला होता आणि या कालखंडा साठी आधार भूत वर्ष कोणत्या वर्षीच्या किमती आधारभूत मानायच ठरविले होते तर एकूणशे साठ एकसष्ठ च्या या वर्षाच्या धर्मात मानायचं होतं आणि भारता मध्ये दारिद्य त्याचे काय ते बघाय चं होत तर त्यांनी ग्रामीण भागा मध्ये प्रति व्यक्ती दरमाहा कमीत कमी पंधरा रुपये आणि शहरी भागा साठी कमीत कमी वीस रुपये प्रति व्यक्ती दरमाहा असं consider करून मूल्य Consider करून दारिद्याचे मोजमाप केलेलं आहे त्या निकषा नुसार त्यानंतर एकनिशे पासष्ठ सहासष्ठ मध्ये बघितले तर त्रेपन्न point नऊ टक्के एवढ दारिद्य आढळलं आणि त्र्याहत्तर चौऱ्या हत्तर मध्ये ते त्रेचाळीस point एक टक्के एवढं दारिद्य आढळलं म्हणजे आता या कार्यक्रमा चा अहवाल दोन गोष्टी साठी महत्त्वा चा काळ consider केलं होतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एकुणिशे चौर्‍याहत्तर मध्ये गरीबी हटावी ते लक्ष ठेवून पाचव्या पंचवार्षिक योजने मध्ये भर देण्यात आला त्या region म्हणजे ponting लोण्याचा आहे म्हणजे पाच महिन्यां मध्ये जो घरी पाठवता नारा दिला घेण्यात आला होता म्हणजे घरी हटवून जो Target ठरवून केला होता Actually गरिबी हटवताना जी नारा दिला होता तो त्या योजने मध्ये येऊ एकनिशे एक्काहत्तर च्या निवडणुकी च्यावेळी

तर दारिद्र्य मध्ये चढ उतार होताना दिसते म्हणजे कृषी हंगाम जर चांगला असेल तर दारिद्र्या चे प्रमाण कमी आणि कृषी हंगाम जर वाईट असेल तर दारिद्र्याचा प्रमाण जास्त हे मॉन्टी सिंग अहलुवालिया यांच्या आहे Report वरून कळत होत हा त्याचा दारिद्य बाबत चा आणखी एक महत्त्वाची आकडेवारी ते म्हणजे गौरव दत्त आणि मार्टिन ब्राव्हलीन हे दोघं नाव खूप poverty gap ही संकल्पना कोणत्या कार्यगटाने मांडली तर poverty gap ही संकल्पना गौरव दत्त आणि मार्टिन ब्रेव्हलीन यांनी मांडलेली आहे. म्हणजे एकोणीशे एक्कोण न्नवद मध्ये प्रादेशिक असंतुलन आणि दारिद्र्य विषयी कार्यगटाने एक अहवाल जाहीर केला होता तर यांनी काय केलेलं होत एकोशे त्र्याऐंशी भरतील दारिद्याचे promotion प्रमाण घेतलं होत तर त्रेचाळीस point नऊ टक्के आणि poverty gap या संकल्पने या कार्यक्रमा ला पहिल्यांदा मान ली poverty gap म्हणजे काय की एक राष्ट्रीय दिवशी पासून च अंतर तर म्हणजेच poverty gap आहे म्हणजे एक राष्ट्रीय दारिद्र्य रेषा consider केली जाते आणि प्रत्येक राज्याच्या जोड आहे की नाही हे पाहिले जाते यातून पावती gap ही तुम्हाला समजा म्हणजे ग्रामीण भागा poverty gap शहरी भाग त्याच्या मध्ये poverty gap म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्या मध्ये poverty gap च जर consider केलंय तर ग्रामीण भागा मध्ये poverty gap शहरी भागापेक्षा कोटी जास्त आढळलेला आहे गौरव दत्त आणि मार्टिन ब्रेव्हलीन ला त्यानंतर पुढचा कार्यगट येतो तो म्हणजे मीना जैन तेंडुलकर कार्यक्रम आता मीना जेन आणि तेंडुलकर कार्यकाळ एकोनशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये भारताचे एकूण दारिद्र्य पाहिलं तर त्यांना त्यावेळेस पण बेचाळीस point सहा टक्के ग्रामीण भागा मध्ये होते ते चव्वेचाळीस point आठ त्यावेळेस पण आणि शहरी भागा मध्ये होतं ते छत्तीस ponint पाच म्हणजे बर्याच गोष्टी आहेत

त्याच्या अगोदर नियोजन आयोगाने काय केलं होतं तर दारिद्य rashan ठरवण्यासाठी एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये एका कृती दला ची स्थापना केली होती आता हां जो कृतीदल नियमित केला होता तर या कुत्री दलाने काय केलं होत तर दारिद्रय़ टोपली हि निरपेक्ष दारिद्रय़ चा निकष अशा प्रकारची संकल्पना मांडली होती दारिद्र टोपली किंवा poverty जास्त असे म्हटले जाते

आणि त्यांनी ग्रामीण भागा मध्ये किमान दोन वेळ चं अन्न मिळवून किती colorie consider करायचं ठरवलं होतं चौविशे आणि शहरी भागां मध्ये दोन मिळून किती calorie आहेत एकविसशे calorie अशाप्रकार चा निकष मानला होता आणि या भागा च्या ठिकाणी दोन गोष्टी केले होते पहिला म्हणजे ग्रामीण भागा साठी पैशातील मूल्य जर बघितलं तर प्रतिदिन एक point चौसष्ट रुपये म्हणजे महिन्या ला एकूण पन्नास point नऊ रुपये हे ठरवले होते म्हणजे दरडोई प्रतिमाह खर्च ही संकल्पना तयार केली आणि त्याच्या म्हटले होते की एवढे जर एखादी व्यक्ती खर्च करू शकत प्रत्येक माहिती प्रत्येक दिवसा ला एक point चौसष्ट रुपये तर ती व्यक्ती धाड दिशी खाली असावा असं समजावं असं त्यांनी सांगितलं आणि याच्या नुसार त्यांनी नियोजन आयोगा ला एकूणशे त्र्याहत्तर चौर्‍याहत्तर मध्ये किती दरिद्र आढळले तर एकोणपन्नास point नऊ टक्के दारिद्र आढळेल किती आढळले एकोणपन्नास point नऊ टक्के आणि ग्रामीण भागा मध्ये जर ते बघितलं तर छप्पन point चार आणि शहरी भागा मध्ये एकोणपन्नास टक्के एवढं दारिद्र त्याना सापडले आहे. तर एक महत्वा चं मग त्यानंतर एक महत्वा ची समिती ती म्हणजे लकडावाला समिती, लकडावाला समितीने सुद्धा काय केलं

आता या समिती ना अलग कार्यगट ह्यांच्यामुळे अलग कार्यगट मिळाला होता ना तर त्यांच्या शिफारशी सोबत या शिफारशी मांडलेल्या होत्या. आता ह्यांनी काय केले ला आहे, तर लकडावाला समिती महत्वाची या साठी आहे, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा व राज्या साठी वेगळी दारिद्र रेषा निश्चित केली गेली म्हणजे पहिल्यांदा कसं व्हायचं की राज्याचा consider केले जात नाही राष्टीय दारिद्र रेषा consider व्हायची तर ह्यांनी आता राष्ट्रीय दारिद्र्यरेषा आणि राज्यांसाठी वेगळी दारिद्र्यरेषा CONSIDER केली ह्या समितीनं काय केलं तर ती दारिद्याची टोपली होती त्याच्या मध्ये कोणता निकष वापरला तर अन्न हा एकमेव घटक एका घटका चा त्या मध्ये समावेश केला आणि त्यानुसार calorie हा एकच निकष राहिला होता या समितीने सुद्धा पुन्हा काही केलं तर शहरी भागा मध्ये एकविशे calorie ग्रामीण भागा मध्ये एकविशे calorie हे जे अलग कार्यक्रम सुचवले निकष होते ते सुद्धा त्यांनी food construct कसरत केले आता या कृती दला ने एकुणिशे त्र्याहत्तर चौऱ्या हत्तर मध्ये दर डोई प्रतिमाह खर्च ची पातळी प्रमाण ग्रामीण भागा मध्ये त्यांनी पूर्ण एकोणपन्नास रुपये केली आणि शहरी भागा मध्ये सत्तावन्न रुपये अशी खर्चाची पातळी ठरवली किती प्रत्येक महिन्या ला आणि कोणी दारिद्य मोजलं त्यांना आढळले लं दारिद्रय़ किती आता या समित्यांना पहिल्यांदाच हाताळत मध्ये ठरवलं होतं तर एकुणिशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत अहवाल चंद वाढीचा दर सुद्धा कंस मग एकुणिशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली जी एकोणपन्नास रुपये ग्रामीण भागा मध्ये प्रतिमहा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये ठरवलं होतं तर ते किती झालं तर दोनशे अकरा point तीस रुपये झालं आणि शहरी भागा साठी दर सत्तावन्न रुपये वरन ते दोनशे त्र्याहत्तर point अठ्ठ्याऐंशी अशी खर्चाची पातळी निश्चित केली आणि त्यानुसार त्यांनी मोज ले दारिद्र पाहूया यांनी एकुणिशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर मोजलेले दारिद्र आढळलं एकावन्न point point तीन टक्के अं एकूणशे त्र्याऐंशी मध्ये मोजलेले दारिद्य चव्वेचाळीस point पाच एकोणऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये मोजले ला दारिद्य अडतीस point नऊ टक्के म्हणजे हे बरेचसे Change होतात म्हणजे येथील आकडेवारी बरीच Change होत होती नियोजन आयोगाने काही केले तर या समितीची आकडेवारी बर्यापैकी स्वीकारली आहे दोनहजार अकरा पर्यंत या समितीचे निकष दारिद्रय़ मोजण्या साठी वापरण्यात येत होती हे ही इथं ध्यानात घ्या त्यानंतर national survey organisation त्याला पण राष्ट्रीय नमुना survekshan संस्था म्हणतो तर दहा दिशा ठरवण्या साठी नियोजन आयोगानं त्यांच्या फिरत होते म्हणजे पंचावन्न वी जी फेरी होती एकुणिशे नव्व्याण्णव भागा ची next फेरी होती दोनहजार चार पाच ची या मोजणी चा आधार घेतला होता एनएसएन ही मोजणी करताना ही UR फेरी इमारती या पद्धतीचा स्वीकार केले ला फायदा होतो URPKRP काही मी तुम्हाला सांगणार आहे आता पुरत तेवढे लक्षात घेऊन त्याच्या नंतर महत्त्वाची समिती मध्ये सुरेश तेंडुलकर समिती सुरेश तेंडुलकर समिती ने नियोजन आयोगाने दोन डिसेंबर दोन हजार पाच मध्ये स्थापना केली होती हे महत्वाचे

दुसरे म्हणजे आतापर्यंत ज्या समित्या ला होता त्याचा अहवाल तपासून हीसुद्धा काम सुरेश तेंडुलकर समिती ला देण्यात आलं होतं आणि नसस जी पन्नास अंकांनी एकष्ठ वी फेरी होती या अहवाला चं परीक्षण सुद्धा कमी करावा हे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. दुसरे म्हणजे दारिद्र मोजण्या चे जे निकष आहेत, त्याच्या मध्ये बदल सुचवणे हे त्यांना सांगण्यात आले होते. आता या समिती ची रचना जर तुम्ही पाहिली तर या समिती च्या रचनेमध्ये अध्यक्ष होते सुरेश तेंडुलकर अं डॉक्टर अं अध्यक्षते डॉक्टर आर राधाकृष्णन सदस्य, राघव घाईया सदस्य, सुरंजन सेनगुप्ता सदस्य होते. आता या समितीने काय केले होते की दारिद्र्य मोजण्याचं ज्या त्रुटी आहेत, हे या समितीने अगोदर दाखवल होत म्हणजे या समितीने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं दारिद्र साठीच जो चलन निर्देशांक आहे तर तो दोष पूर्ण आहे असं सांगितलं होतं तर त्याच समितीने काही केले तर दोनहजार नऊ दहा च्या आकडेवारी वापरलेली नाही तर त्यांनी तेंडूलकर समितीने काय केले तर MPC म्हणजे Monthly Per Capital Expenditure या संकल्पने चा वापर केला होता. तेंडुलकर समितीने दोनहजार चार पाच मध्ये URP दोनहजार चार पाच मध्ये URP पद्धतीनुसार खर्चाची पातळी म्हणजे ग्रामीण भागा साठी शहरी भागा साठी एवढी निश्चित केली होती त्यांनी शहरी भागा साठी पाचशे अडोतीस point साथ रुपये तर ग्रामीण भागा साठी तीनशे छपन्न point तीस रुपये एवढी निश्चित केली होती दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करता ची पातळी कोणता घटक निश्चित करून करण्यात आली होती फक्त अन्न हा घटक consider करून निश्चित करण्यात आली होती यामध्ये आरोग्य आणि शिक्षण यासाठी लागणारा जो खर्च होता त्या समावेश करण्यात आले ला नव्हता आह तर हे लक्षात घ्या आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश केल्या मुळे पुन्हा त्या खर्चाची पातळी होती शहरी भागा साठी वाढवली शहरी भागा साठी पाचशे अठ्ठ्यात्तर Point ऐंशी रुपये आणि ग्रामीण भागा साठी किती झाली चारशे सेहेचाळीस point अडुसष्ठ रुपये एवढी निश्चित केली त्यानुसार दारिद्र्या चे मोजमाप केले तर URB पद्धतीनुसार मिळेल आधारित होते सत्तावीस point पाच टक्के की त्याच्या मध्ये फक्त अन्न घटक होता त्याच्या नंतर तेंडुलकर समिती च्या पद्धतीनुसार म्हणजे तुम्ही त्याच्या मध्ये आह आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश केला होता समितीने त्यानुसार मिळालेल्या द्रारिद्र जर बघितलं तर ते खूप सदुतीस point दोन टक्के होते शहरी भागात जर बघितलं तर ते पंचवीस point पाच आणि ग्रामीण भागातील एक्केचाळीस point आठ पण आहेत म्हणजे तेंडुलकर समिती ला असं आढळलं की फक्त अन्न हा घटक consider करून URP पद्धतीनुसार दारिद्र मोजलं तर सत्तावीस Point पाच टक्के भर ते अन्ना सोबत शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी consider करून दारिद्रय़ामुळे असतात ते दारिद्र सदुतीस point दोन वर टक्के भर ते म्हणजे दो दहा टक्के वापर उचित आहे शहरी भागात पंचवीस point पाच आणि ग्रामीण भागातील एक्केचाळीस point आठ तर रेणुका समितीने परत काही केलं NSSO दोन हजार नऊ दहा मध्ये काढले ला तो सहासष्ठ वा सर्वे त्याच्या नुसार आकडेवारी शासना ला दिली आणि ती आकडेवारी शासनाने पुन्हा उपस्थिती केली आहे अं दोन हजार नऊ दहा आत मध्ये पूर्ण दारिद्र रेषा ची आहे शहरी भागा साठी ग्रामीण भागात साठी जी खर्चाची पातळी निश्चित करण्यात आली दोन हजार नऊ दहा मध्ये शहरी भागा साठी जी खर्चाची पातळी होती ती आठशे एकोणसाठ POINT सहा रुपये आणि ग्रामीण भागा साठी खर्चाची पातळी सहाशे बहात्तर POINT आठ रुपये एवढी निश्चित केली आणि त्यानुसार दारिद्र मोजला प्रत्येक दारिद्रला आढळलं एकोणतीस point आठ टक्के म्हणजे अं म्हणजे तेंडुलकर समिती ला असं आढळलं कि दोनहजार चार पाच च्या तुलनेत नऊ दहा मध्ये दारिद्रय़ हे जवळ जवळ सात ते आठ टक्के ने कमी झालं कारण दोनहजार चार पाच मध्ये त्यांना चे दारिद्रय़ सदुतीस टक्के च्या आसपास आढळलं होत ते आता त्यांना एकोणतीस point आठ टक्के आधार दोनहजार चार पाच मध्ये कारण की दारिद्र देशा ची पात खर्चाची पातळी आहे खर्चाची पातळी ती वाढवण्यात आली होती आठशे एकोणसाठ बहात्तर point आठ विचार केला असता तर त्यावेळी त्यांना बिहार राज्या मध्ये नऊ दहा मध्ये बिहार राज्या मध्ये सर्वाधिकदारिद्र आणि पुडुचेरी पांडिचेरी आपण म्हणतो की त्यांच्या मध्ये दारिद्र हे खूप कमी असेल पुन्हा तेंडुलकर समितीने काही केलं दोनहजार अकरा बारा मध्ये खर्चाची पातळी निश्चित केली आणि शहरी आणि ग्रामीण भागा साठी consider केले शहरी भागा साठी एकहजार रुपये ग्रामीण भागा साठी आठशे सोळा रुपये ठरवलं आणि दारिद्रच चं मोजमाप केलं तर दोन हजार अकरा बारा मध्ये त्यांना दारिद्र आढळले हे फक्त एकवीस point नऊ टक्के होत त्यात ल शहरी भागातील तेरा point सात आणि ग्रामीण भागातील पंचवीस point सात म्हणजेच दारिद्याचे प्रमाणे हळू कमी झालेलं आहे मग आता state bank समिती नेमली होती दोनहजार पाच ला अहवाल दिला दोनहजार नऊ ला दारिद्र मोजमाप पद्धती साठी त्यांनी Monthly Per Capital Expenditure हा निकष वापरला होता त्यानंतर एक रंगाराजन अहवाल आहे रंगराजन Report आहे रंगराजन सुद्धा नियोजन आयोगा ची मे दोनहजार बारा मध्ये आणि जुलै दोन हजार चौदा मध्ये त्याचा report आला त्यांनी Monthly Expenditure of family म्हणजे एका कुटुंबात कमीत कमी पाच लोक असतात असं consider करून दारिद्याच मोजमाप केलेलं होत आता सुरेश तेंडुलकर समिती जे दोनहजार अकरा बारा मध्ये दारिद्र मोजलं मोज लं कस एकहजार रुपये ग्रामीण भागा साठी आणि सर Sorry शहरी भागसाठी आणि ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये खर्चाची पातळी निश्चित केलं होत ते आढळलं होत किती तर एकवीस Point नऊ टक्के. आता या आकडेवारी नुसार दारिद्रय़रेषे खाली सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यां मध्ये आहे तर तो लागतो उत्तर प्रदेश राज्यां मध्ये सर्वाधिक लोकसंख्या दोनहजार अकरा बारा मध्ये आणि महाराष्ट्रा चा क्रमांक चौथा लागतो दारिद्र च्या प्रमाणा नुसार विचार करता सर्वाधिक प्रमाण सर्वाधिक प्रमाण percentage बनतो त्याचे percentage नुसार छत्तीसगढ राज्या मध्ये सर्वाधिक आहे सर्वात कमी अंदमान निकोबार मुळे प्रदेश मध्ये येतो मग आता तुम्हाला आपल्या लक्षात काय ठेवाय चा आहे तेंडुलकर समिती च्या शिफारशी नुसार प्रथम पाच राज्य कोणती की जी दोनहजार अकरा बारा नुसार तर दारिद्रय़रेषे खालील लोकसंख्या निहाय राज्यांचा काल फक्त लोकसंख्या consider केली त्याचे percentage consider न करता तो लोकसंख्या Consider केली असता पहिल्या क्रमांका उत्तर प्रदेश चा दुसरा क्रमांक बिहार चा तिसरा मध्यप्रदेश, चौथा महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र असा क्रमांक येतो आणि लोकसंख्ये च्या प्रमाणा नुसार जर consider केलं तर छत्तीसगड मध्ये सर्वाधिक दारिद्र आढळत percentage नुसार आणि दादरा नगर हवेली दोन नंबर झारखंड तीन नंबर मणिपूर चार नंबर म्हणजे दोनहजार अकरा बारा मध्ये सुरेशतेंडुलकर समितीने दारिद्र प्रमाणे एकवीस point नऊ टक्के भारतात दारिद्र्या सांगितलं होतं तर त्याच्या मध्ये दारिद्र रेषेखालील लोकसंख्या निहार राज्याचा क्रम बघितला तर उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या महाराष्ट्रात तो त्यामुळे तो लोकसंख्ये चे प्रमाण जर consider केलं तर छत्तीसगढ मध्ये ते प्रमाण जास्त आहे. दादरा नगर हवेली दोन झारखंड ची आणि मणिपुर चार आता सुरेश तेंडुलकर समिती च्या शिफारशी नुसार शेवटून पाच राज्य दोनहजार अकरा बारा नुसार हे जर बघितलं तर ते शेवटून पाच राज्यां मध्ये एक NUMBER ला येतो लक्षद्वीप अंदमान, निकोबार दीव दमण, सिक्किम आणि गोवा असा क्रमांक येतो आणि लोकसंख्ये च्या प्रमाणा नुसार जर बघितलं तर अंदमान निकोबार लक्षव्दिप आता पुढची अं महत्वा ची COMMITIE ती म्हणजे सी रंगराजन COMMITIE

consider केलेले मित्रहों आपण जे थेली एक लाख सतरा हजार रुपयांची दिलेली आहे घरी पान ती अगदीच हल्की आहे मला थोडासा संचय आला तरी हा मोठा आकड managing trustee यानि जाहीर केला आहे त्याची सारी जबाबदारी त्यांच्या कड़े सोपवित आहे खरी मणजे माझा हीरक महोत्सव साजरा करून त्या पिचयरत ही executive cansolian नेमणूक झाल्या मुले मला मुंबई सोडून जाव लागला तेव्हा पैसा गोला करण्याचा काम जर जास्त सुस्त झाला होत मनहुंन एकोनिस शे बावन साली आल्या नंतर पुनन्हा ते काम हाती घेतला परंतु दुर्दयनी इमारती साठी जागा घेतली होती इत बढोतरी घातल्या मुले इमारती चे काम शुरू करता येईल भीड़ों तरिहि कडून अशक्य झाला आहे आता संगल्या काहीच हरकत नाही मी थोडस वजन खर्च करून मुंबई मुंबईला मुंबईचा कायदा बदलून घेतला आहे मी हे जे केले ते जानते साठी केले आणि ही जी रक्कम जमा झाली आहे ते तुमचिच आहे आपल्या समाजातील या दविदरी बाया परुषांच्या निधारत्या कामा तुन गोला केला हा पैसा आहे

तेवा हा सर्व पैसा एकदा मी सांगून टाकल्या प्रमाणे इमारती साठी खर्च केल जाईल मला त्यात ही एक दमक ही नको हे

मी जन्मलो कुठे माझे वड़ीलानी कुठ कुठ मला नेल माझ्या काय काय केल हे सार डोडया पूड उभे राहत परंतु मला इकडे एक गोस्ट संगाची आहे ती ही माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली याला पुरवा तरीही काय मी कोणता साली जन्मलो याच्या वेकाड नाही कारण माझे वडील फी पायोनियर batalian मध्ये होते नंतर ते seven pioneer batalian मध्ये गेले तेव्हा त्यांनी मला त्यांचा मूलगा म्हणून महत्व वाटत नव्हते जन्म तारीख लिहून ठेवली नहीं ती कति व्यातचकित गोस्ट आहे पण तिही त्यान जमली नहीं आज जी जन्म तारीख आहे ते खरी आहे अस कोणी सांगू शकत नहीं परंतु माझ्या शिवाय दो तीन गोस्ट मात्र निश्चित संगता याइल राजुपटण्यात बहु मुकामी मी जन्मलो त्या मुले अस सांगू शकत नहीं कोंकणा चा माझा हा संबंध राहला नहीं तरी कोकणातले परंतु नौकरी मुले राजपुतन्यत जाव लागला तेवा जन्म बहु मुक्कामी झाला ते मात्र नक्की दूसरी गोष्टी म्हणजे माझा जन्म बरोबर बाराच्या ठोक्यात झाला त्या वेळी माझे वडील कामावर होते आणि माझा आईच बाळंतपण झालंच होत माझ कुंड मोठ होता माझ्या आईला खूप त्रास झाला अशे म्हणतात माझ्या वड़ीलाना चिंता वाटत होती परंतु एकदा दाई नि त्यान घेऊन सांगितले

तीसरी गोष्टी म्हणजे मी मूड नक्षत्रा वर जन्मलो ज्योतिशाने सांगितले की हे मूल फार वाईट आहे. याची आई लवकर मरेल त्यामुळे इतर भावंडानाही मी अतिशय अप्रिय झालो जे ते मला धड़कतीत व धड़कारित व म्हणचे ही मूल आईला वाईट आहे शेवटी आमची आई लवकरच वारली

सर्व लोकांना अशी खात्री वाटत होती कि ही पोर घरण्याला कालिमा लावणार याचा हातून काही नाही होणार कारण मी बारा तेरा वर्षाचा होईपर्यंत लंगोट शिवाय दुसरी वस्तूच नसलो नाही. शिवाय दारोदार गावाच्या बाबायकांना विचारी कि तुमची लाकड़ी फोडयाची आहे का मला शिक्षणात प्रथम काही दआम वाटे ना आई वारल्या वर माझ्या संगोपन माझ्या आतत्या ने केल मला वाटे शिकून काय करणार

माटी दगड़े उचलले जागा साफ केली नल्याण पाणी बागिला द्याच होत पण ते काही होइण न तेवा मी घरच्या वरती सर्व कॉल काडली आणि त्याच्या ना नल्या करत होत पण काय पण माझ्या आयुष्य अस वाटत सातारयाला तेव्हा सातारयाला तेवा आम्ही होत जेहवा इथे सुभेदार नाईक ही होते त्यांच्या घरों घरी एक उकीरडा होता

त्या झाडावर मी चड़े आणि त्यात कंबल टाकून पण लहर आली ली त्या उकहिरदयावर रखेत उकड़ित घेत असे त्या वेळी साताऱ्याला प्लैग आला होता लोक म्हणतात बरेच लोक प्लैग ने मेले आणि या पोरं पोरालाच प्लैग का होत नहीं ही अशी परिस ही अशी माझी परास्थिती एकदा कसाई तीन रूपीयला बकरी देई ना तेवा आम्ही उगार उगर्नेजी उगरनी केली आणि दोन बकरिया घेऊन आलो तेहवा लांब बाम्बू घेऊन आम्ही बकरियाना चारा घालित असू रस्त्यात काही ह्या बकरिया चांगल्यात नहीं म्हणून संगितला बिन शिंगचा बकरिया चांगल्या म्हणे असे हुड़का पण माझा व्हाल पण घेल

ज्यांनी माझे लालन पालन केले. त्यातील कोणी जगलीच नाहीं ते आज माझे कौतुक हे पाहल्या हजर असते तर मला

मी बुराकी झालो असतो कीवा काबाल कष्ट करणारे काम केले असतील तर ह्या पदा ला पहुचलों न असतो माझे वडील मला नेहमी सांगत असत कवरितले काम शिक जय सारे आठवणी एकत्र करून एक चरित्र लिहवावे माझे बालपन महाणून परी चित प् चरित्र पत्र पुस्तक लिहनार आहे त्यात सर्व गोष्टी सविस्तर देईल माझ्या मधे काही उगजत गुण होते आणि महाणून मी या पदाला पाहुचलों

कायनाय भाऊ आलो होतो येते जंगल मधी

हा म ती हिरण पहिली हा डोंगरामध्ये यायचा कधी करवंद वगैरे खायला करवंद जांभळं अरे येते डोंगरमध्ये करवंद आणि शेर दिसला इथे डायरेक्ट वाघ

डोंगरातून तोड्याचा त्याचमुळे म्हंटलं त्याला फोन लाव म्हणजे ये जांभळं करवंद खायला अरे ये भावड्या इत्ते करवंद नाय वाघ हे त्याच्यानंतर हिरण हे त्याच्यानंतर कायकाय हे बापरे बाप फिरायला आलोय मी मस्त तुम्हाला मी करवंद ठेऊ

जिम नंतर मीपण येईना संध्याकाळी हा ते पण हे ना

आलो